C मधील मल्टीपल आणि हायरार्किकल इन्हेरिटन्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत मल्टिपल इनहेरिटन्स
हायरार्किकल इनहेरिटन्स
आपण उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरू
मल्टिपल इनहेरिटन्समधे डिराइव्ह्ड क्लासला एकापेक्षा अधिक बेस क्लासकडून वारसा मिळतो
मल्टिपल इनहेरिटन्स वरील उदाहरण पाहू
मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे
आपण तो उघडू
multipleसीपीपी हे आपले फाईलनेम आहे
ह्या प्रोग्रॅममधे विद्यार्थ्याचे नाव रोल नंबर मार्क्स आणि अॅव्हरेज दाखवणार आहोत
कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
एसटीडी हे नेमस्पेस आहे
आपल्याकडे स्टुडेंट क्लास आहे
हा बेस क्लास आहे
ह्यात roll no हे इंटिजर व्हेरिएबल आणि नामे हे कॅरॅक्टर व्हेरिएबल आहे
हे प्रोटेक्टेड म्हणून घोषित केले आहे
आपल्याकडे exam inherit हा क्लास आहे
हा सुध्दा बेस क्लास आहे
त्यामुळे स्टुडेंट आणि exam inherit हे दोन बेस क्लास आहेत
ह्यामधे सुब1 सुब2 आणि सुब3 ही तीन प्रोटेक्टेड व्हेरिएबल्स आहेत
प्रोटेक्टेड व्हेरिएबल्स असल्यामुळे ती डिराइव्ह्ड क्लासमधून अॅक्सेस करता येतात
आपल्याकडे ग्रेड हा डिराइव्ह्ड क्लास आहे
त्याला स्टुडेंट आणि exam inherit ह्या दोन बेस क्लासचा वारसा मिळाला आहे
त्यामधे एवीजी हे इंटिजर व्हेरिएबल प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे
नंतर आपल्याकडे input display average input exam आणि display exam ही पब्लिक फंक्शन्स आहेत
ह्यामधे टोटल हे इंटिजर व्हेरिएबल पब्लिक म्हणून घोषित केले आहे
नंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव मिळवण्यासाठी इनपुट फंक्शन वापरू
डिस्प्ले फंक्शनमधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव दाखवू
येथे input exam फंक्शन आहे
ह्यामधे सुब1 सुब2 आणि सुब3 म्हणून तीन विषयांचे मार्क्स घेऊ
नंतर display exam फंक्शनमधे तिन्ही विषयांची बेरीज करून ती प्रिंट करू
आणि एव्हरेज फंक्शनमधे सरासरी काढू
हे मेन फंक्शन आहे
ह्यात जीडी हे ग्रेड ह्या डिराइव्ह्ड क्लासचे ऑब्जेक्ट बनवू
नंतर वरील सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी ही बटणे दाबा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस मल्टीपल डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस मल्ट
एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश मल्ट
एंटर दाबा
आपल्याला दिसेल Enter रोल no 3 टाईप करू
Enter Name मी प्रथम टाईप करत आहे
Enter मार्क्स ओएफ सब्जेक्ट1 67 टाईप करू
सब्जेक्ट2 साठी 78 आणि सब्जेक्ट3 साठी 84 आऊटपुट असे मिळेल
रोल नो is 3 नामे is प्रथम टोटल is 229 एव्हरेज is 76 असे हे मल्टिपल इनहेरिटन्स आहे
आता हायरार्किकल इनहेरिटन्स पाहू
प्रोग्रॅमवर जाऊ
हायरार्किकल इनहेरिटन्समधे अनेक डिराइव्ह्ड क्लासेसला एका बेस क्लासकडून वारसा मिळतो
हायरार्किकल डॉट सीपीपी हे फाईलनेम आहे
आता कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
येथे एसटीडी नेमस्पेस वापरले आहे
नंतर स्टुडेंट हा बेस क्लास आहे
आपल्याकडे roll no हे इंटिजर व्हेरिएबल आहे
सुब1 सुब2 सुब3 आणि टोटल ही इंटिजर व्हेरिएबल्स आहेत
नंतर नामे हे कॅरॅक्टर व्हेरिएबल आहे
ही प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत
येथे शो हा आणखी क्लास आहे
हा डिराइव्ह्ड क्लास आहे
त्याला स्टुडेंट क्लासचे गुणधर्म वारशाने मिळालेले आहेत
ह्यामधे इनपुट आणि डिस्प्ले ही दोन फंक्शन्स आहेत
ही पब्लिक फंक्शन्स म्हणून घोषित केली आहेत
इनपुट फंक्शनमधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव घेऊ
डिस्प्ले फंक्शन मधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव दाखवू
आपल्याकडे एक्झाम हा आणखी डिराइव्ह्ड क्लास आहे
त्याला स्टुडेंट क्लासचे गुणधर्म वारशाने मिळालेले आहेत
येथे दिसेल की एक्झाम आणि शो हे दोन डिराइव्ह्ड क्लास आहेत
दोन्ही क्लासेसला स्टुडेंट क्लासचा वारसा मिळाला आहे
एक्झाम क्लासमधे input exam आणि total marks ही दोन पब्लिक फंक्शन्स घोषित केली आहेत
येथे input exam हे फंक्शन अॅक्सेस करणार आहोत
हे सुब1 सुब2 आणि सुब3 ह्या तीन विषयांचे मार्क्स घेईल
आपल्याकडे total marks फंक्शन आहे
हे तिन्ही विषयांची बेरीज करून ती प्रिंट करेल
हे मेन फंक्शन आहे
ह्यामधे एसटी एसडब्लू आणि ईएम हे तीन क्लासेसचे ऑब्जेक्टस बनवू
ह्या ऑब्जेक्टद्वारे वरील सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत
swinput eminput exam swdisplay emtotal marks हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
प्रॉम्प्ट क्लियर करा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस हायरार्किकल डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस हायर एंटर दाबा
टाईप करा hier एंटर दाबा
Enter रोल no 4 टाईप करू
Enter Name येथे अश्विनी देऊ
Enter मार्क्स ओएफ सब्जेक्ट1 मी 87 देत आहे
सब्जेक्ट2 साठी 67 आणि सब्जेक्ट3 साठी 97 आऊटपुट असे मिळेल
रोल नो is 4 नामे is अश्विनी आणि टोटल is 251 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो मल्टिपल इनहेरिटन्स हायरार्किकल इनहेरिटन्स
असाईनमेंट म्हणून एआरईए आणि पेरीमीटर हे क्लास बनवा
आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद